इथे एक हॉल आहे हॉल मध्ये व्यायाम करायची मशीन्स आहेत इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत अ एकजन उभा आहे पोस्टर लावलेला आहे इलेक्ट्रिकल वायर्स आहे बोर्ड्स आहेत इलेक्ट्रिकल लाईट्स आहे.

एक माणूस पेन दाखवत आहे एक घेणारा आहे आलेला आहे खूप सारी पुस्तक आहेत लाइट्स आहेत इलेक्ट्रिकल वायर्स आहेत फॅन आहे.

एक मुलगा रस्त्यावर जाताना दिसत आहे.